आ मी बघत आहे इथे एका पार्क मधले आहे या पार्कमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा आहे आणि इथे घोड्यावर बसून आहे आणि त्यांच्या हातात एक तलवार आहे.

चित्र मी बगत आहे या चित्रावर एक आ मूर्तिकार दगडापासून एक मूर्ति तयार करत आहे आणि हूबेहुब तशीच --

तुम्ही जे चित्र पाहातेयेत ते एका बिल्डिंग चे आहे हा बिल्डिंग चा पाठीमागचा भाग आहे बिल्डिंग च्या पाठीमागे मोठे ग्रॉऊंड आहे आणि खुप झाडे लागलेली आहे काही झाडांची पाने गळलेली तर काही झाडांची पाने आहे.

ज्यामध्ये फेस क्लीनर्स स्क्रब मास्क आणि अ पॅक अशा चार वस्तु असतात आणि हे या ठिकाणी शो करत--